इथे वजन कमी करण्यासाठी ट्रॅकर लावलेले आहे.

एक व्यक्ती जो टीशर्ट घातलेला आहे व जीन्स पॅंट आहे वच्या पायामध्ये बूट आहे तसच तो एक --

एक गेराहाईकची कटिंग व दाढी चालू आहे एक माणूस हा बाहेर उभा आहे त्याने व्हाईट कलरचा टी_शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेली आहे.

तसेच इथे एक व्हाईट कार दिसत आहे व एक निळ्या कलरची टाकी दिसत --

इथे दहा व्यक्ती दिसून येत आहे इथे हनुमानजीची मूर्ती एक महादेवाची मूर्ती--

वेगवेगळे आहेत एका मुलीच्या पाठीमागं एक मूर्ती आहे.

ते अनेक चांगले चांगले प्रकारचे फुलं पासून चांगल्या प्रकारे डेकोरेशन केलेली दिसून येत आहे.

लक्ष्य इंटरनॅशनल अकॅडमी इथे खूप चांगल्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होत असं--

या मुलीने खूप चांगल्या प्रकारच निवृत्य केलेल आहे तो या मुलीला बुकशीस मॅडमच्या माध्यमातून--

इथे दोन टीचर उभे आहेत त डान्स टीचर इथे सुद्धा उभे आहेत.

हा एक दृश्य दिसून येत आहे. इथे पाठीमागे एक डिझाईन सुद्धा दिसून येत--

व मुल नवरीने लाल कलर ड्रेस व नवरदेवाने एक चांगली शेरवानी घालून दिसलेली आहे.

हा पिवळा व निळा कलरचा आहे व यांचा हा पहिला वाढदिवस आहे.

योग्य दरात मिळणारं दुकान म्हणजे श्रीकृष्ण किराणा ॲट अँड स्टाईल्स हे दुकान --

एक व्यक्ती भाजीपाला घेऊन आपल्या घरी जातानी दिस --

बॉक्सिंन सुद्धा आहे व तिथे माक सुद्धा --

हाडाचे सर्व उपचार व दंत रोगो संदर त्वचारोग केंद्र आहे.

द सिटी कॅप असे कॅफे चे नाव --